तसेच त्या जी अ त्या अ जी यात्रेच्या शेजारी --

अ बऱ्याचशा शेळ्या पांढरा कलरच्या आहेत.

अ ब्लॅक कलरची प्लेन पेन ब्लू कलर चे पेन तसेच--

अ वर्कर्स ला काम करण्यासाठी वेगवेगळे अ फोल्डर आहे वेगवेगळे आहेत.

अ अ परत साईडला छोटे-छोटे घर आहेत.

त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या ए एज्युकेशन चे बुक्स आहेत.

मध्ये अ अ मध्ये व्हाईट आणि रेड फुलांचे डेकोरेशन आहे पाठीमागे अ रेड कलरचा चा पडदा आहे.